हम्म तो जास्ती नाही होणार का.

exam चे दिवस हे तर प्रत्येक व्यक्तीवर depend असते. जे all ready prepared हय काही लोकांची अस जे पूर्व परीक्षा च्या अगोदरही interview prepared आहेत भारतीय मनुष्याच जीवन साधारण सदुसष्ट ते सत्तर वर्षा चा average year मांसाला भेट. त्यातले वयाचे विस बावीस वर्षा परेनत तो शिकतो. त्यातले पुढ जातेने त्यातले सात आठ वर्षा फक्त exam दिले.

मला वाटे बावीस वयाच्या बावीस नंतर सात आठ वर्षं देण्याची खरत गरज नाही आहे नाही पण आपल्या आपण ज्या समाज वेव्स्तीत राहतो. तीत एक सरकारी अधिकारी एक चांगल्या better future कड बघण्याच दृष्टिकोन आजूक सरकारी नोकरी कड आणि त्याचं परीक्षण द्वारे आहे. mpscupsc सारख्या exam द्वारा आहे ना

मग त्यांना जर इत जागा निघत नसतात त्यात कटाप वाढत चालले. आणि मुल आणि मुलांच्या संख्या भरपूर जास्त त्यामध्ये exam pattern शंभर मार्क शंभर question आणि मग त्यात गणित काहींच विक असते मला अस वाट कि वयाच्या बावीस वर्षा नंतर तुम्ही एक hardly तीनते चार वर्षं त्यांना द्यायेला हवे म्हनजे वयाच्या पंचविस सवीस परेनत किवा आहे वान हा माहित आहे का पुडे त्याचा पुढचे वर्षं तुम्ही या गोष्टी वाया न घालवता. हो हो तुम्ह्च्या कडे option असला पाहिजे अन plan b ready असला पाहिजे. कि आपल्या कडे काय म्हनजे हे जे याचत जर झालं मग आपण काय करायेच कारण सगळे एक दामची तयारी केली आयोगाच्या शेवटच्या लिमिट आहे पन्च्चालीस पन्चालीस वया परेनत तुम्ही जर exam देऊ शकता. आणि असे काही म्हारत्य आहे ते वयाच्या अडोतीस चाळीस परेनत ते अभ्यास करतात.

मग ते अधिकारी घडून तुम्ही करता काय कुठली परीक्षा घेतात.

extra attempt आट attempt नव्व attempt ठेवलय ते चांगल आहे butmpsc जो नाही ते नाही ये. स्वरुपात बदल झाला पाहिजे फक्त शंबर question तुम्ह्च अ तुम्ह्च्या वर्षा भाराची मेहनत हे बघतात तुम्ही त्या शंबर पेक्षा तुम्ह्च्या वर्षा भाराची तुम्हाला मेहनत सांगावी लागते. ते पण कुट तरी unfair म्हणाव लागल आशा परीक्षा देत स्वरूपाला अं मग काय वाटते ती याच्यात काय बदल असायला पाहिजे. पहिले त question ची संख्या वाढवली पाहिजे. कुठल्याही ok बाबू शहा च गणित चांगल आहे. त्याला तो advance म्हणून त्याला ते नाही झालं पाहिजे. त्याच गणित weak त्याच weak point नाही झाल पाहिजे. सर्वांसाठी एकच रेषा आखता आली ते पण तरी का होईना. त हे सगळ्यासाठी beneficial आहे. अं मला असं वाटतं की म्हनजे hundred question हर एक पूर्ण परीक्षेसाठी तरी कारण कि अं ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेला जाता त्यावेळेस प्रत्येक विषयाला वेगवेगळे असतात च. तुम्ही शंबर वर्षाची मेहनत तुम्ही फक्त शंबर question मध्ये बघितले जाते. चुकीच वाटत नाही का? बाबा नक्कीच बर दोनशे केले question तरी काय अस हे नाही होणार दोनशे question मध्ये तुम्हाला diversity भेटते. प्रत्येकाला आप आपला एक strong point area cover तीत त्याच गेम घेता येतो प्रत्येकाला वाव भेटतो किवा कुटल्हीयाही एका dominent बुद्धीच्या माणसाला तीत chance भेटत नाही. पण दोनशे म question जरी केला. तरीसुद्धा मला असं वाटते की cutoff आजून हाइ गेला तरी सुद्धा हेच problem आपल्याला येणार आहे. hundred question मध्ये जे problem येत आहे तेच. इतिहासाचे दहा question गणिताचे विस question quality पंधरा question इत काय होतोय कि examiner काही विद्यार्थी benefit होता ते आता upsc नि csat हा जो पेपर आहे तो qualify काय केल. कारण त्यांनी काय होतोय. कि ज्याचं गणित चांगल त्यात्नी तीत मुल एकशे दहा एकशे विस घ्याचे आणि सुद्धा ते free qualify काढायचे म्हणून त्यांनी मग काय केल सिशाच फक्त qualifying केल सहासष्ट मार्क पाडा आणि GS वर तुम्हच selection हा सर्वांना एका लाईनीवर राखण्यासाठी चांगला मार्ग आहे. मग मला सांगायचं आहे कि तू म्हणतोस की हा सर्वांना एका लाईन वर आनाण्याचा मार्ग आहे cSat qualify केला. त्या तर फक्त अं enginnering student असतात त्या कायम science background चे के ते math कडे जास्त त्यांना हे असतो. तर त्यांना benefit होतो म्हणून आपण हे केल humanity झालं तर gs ला खूप मोठा फायेधा असतोना.

तेच तर म्हणते मी कि दोन्ही ची जो तो कुठलातरी एक शब्द प्रत्येकाच्या काहीतरी strong point असतो humanity झाल्यानं years जस चांगल जात तस engineering background वाल्यांना. या science background वाल्यांना math चांगले जाऊ शकतो. तस नाही पण GS कस असते. ज्याच गणित चांगल आहे. अस नाही होत कि दस GS खराब असते GS चांगले तो कुठेतरी याच्या मध्ये हसतो कारण तुम्ही पाचीजात हवी अं majority विषय तुमचं हे जे gs related असतात अस नाही होत कि तुम्ही आकाशातून उठल्या आणि MPSC आले तर तुम्हाले इतिहास भूगोल दिसा लागले

फक्त पहिलीच दहावीच भेद मग csat qualify करता तुमच्या आयुष्याचं दहावर्षाचा काळ तुम्ह gs घातलेले आहे या फक्त या फक्त काळ ठरत नाही दहा वर्षाच तो दहा वर्षं च काळ तोच दहा वर्षा च गणितात घालवलेल नाही का होण गणितात घालवलेला आहे की मग तो फक्त विस मार्क साठी अस पाहिजे हे अस पाहिजे compact त्याच्यावर रांग ठरवण आहे न. त्याच्यावर कुठे rank चढती आहे. csat चा पेपर म्हणजे फक्त गणित नाही आह compression नाही आहे त्याचा. तस नाही ना तुम्ही जर upsc चा पेपर बघितला त्यात विस पंचविस mark विस पंचविस question फक्त compression जास्त बाकीचे चाळीस ते पन्नास question हे reasoning ला math च्या असतात. हम्म बरोबर

पण पन्नास question जर math ला असतील. आणि म्हनजे मला नाहीअसं वाटत की जो qualifying करना होत असेल. कि engineering background त्याच्य च math strong इत हे करत असतात. obviusly प्रत्यक प्रत्येक व्यक्तीचा कुठला ना कुठला संघर्ष अस strong असतो काहींच math असत काहींच gs चांगला असतो.

मंग येच्यावर ती असे suggestion येतात कि त्यांनी gs चांगलं करावं का तर दहा वर्षं घालवली म्हणून. मग दहा वर्षं जर गणित चालवली तर त्यांनी त्यांनी ते गणित पण चांगल करायेला हव होतन ज्याचं गणित weak आहे.

तो qualified केला नसता तर तुम्ही एका रेषेवर येत नाही या काही लोकां सोबत unfair झाल असत. हे पण मला नाही वाटत. काही असू शकत तुमचं मत पण बरोबर असू शकत तुमच्या मताला न करता येत नाही.

खर तर गोडं गैरसमज आहे. काही काही immunity झाल्यानच ज्यास्त संगाच असू शकत. आणि आणि engineering असे आपण जर एक साधारण विचार जरी केलन तरी engineering चे मुल त्या याच्या तू आलेल्या असतात कि जेवडा आपण competitive exam साठी preparation करतो तेवढ एका एका semester तेवढे book असतात. जेवडे आपले book असतात एका पूर्ण competitive exam चे तेवडी त्यांची एका सविस्ताची book असतात त्याच्या मूळ त्यांना म्हणजे gs वाचायला पण त्यांना काही येवड hard जात नाही. कारण त्यांना ते पंधरा सोळा तास बसण्याची सवय असते.

त्याच्या मूळ आपण हा जे ये म्ह्न्तोयेना कि त्याच्या मूळ engineering background वाल्यांना केव्हा science वाल्यांना त्यांना जास्ती फायेदा हा गैरसमज आहे खरं तर वैनेके झाले कुट तरी कमी पड तात एक तर ते math कमी पडतात ज्याचं gsstrong असेल तर नाही तर gs मध्ये पडतात कारण कि तेवडे हम्म कुटल्या exam preparation करण्याच plan आता मी बोहुतेक he च्‍या preparation करेल मी एक वर्षा च ड्रॉप घेतो आता. अछा नाही या वेळेस ड्रॉप घेऊन देणार आहे.

अच्छा ok समजे.

हो तुला बी सगळ शुभेच्छा काही अडचणबिछान असतील तर call करशील हो मी आता या वर्षी बाबा competitive ची तयारी तो विचार नाही करत आहे. मी technical च्या जागा बघतो. जैन चा नाही झालं माझं तर मी तुमच्या कड माग्त्न्या साठी न्येईल. ok चालन चालन. माला नकीच हो नकीच मग ही शुभेच्छा तुमच्या exam साठी सगळ्या. हो तुला बी best of luck

नमस्कार मित्रांनो मी अतुल काळे आज आपण महाराष्ट्रातील थोर संत गाडगे महाराज यांच्या विषयी माहिती करू. गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील संत तसेच समाज सुधारक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक बदल घडवून आणले आहे देशभरातील अनेक परोपकारिक गट राज्यकर्ते राजकारणी अजूनही त्यांच्या दृष्टी व समुदायाच्या

लगेचच स्वच्छता आणि पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू केले आहे.

अमरावती जिल्ह्यात झाला त्यांचा जन्म एका धोबी कुटुंबात झालेला होता. ते मुर्तीदापूर तालुक्यातील दापोरी येथील त्यांच्या आजोबांच्या घरी लहानाचे मोठे झाले.

गाडगे महाराजांच्या आईचे नाव सखुबाई होते. तसेच वडिलांचे नाव झिंगराजे असे होते. गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव देविदास डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. त्यांना लहानपणी डेबुजी या नावाने हाक मारायचे. अठराशे ब्यांन्नव साली गाडगे महाराजांचे लग्न झाले. त्यांना तीन मुले झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी

हा त्या काळ्याकरी काळातील परंपरेला दिलेला मोठा छेद होता. गावात काहीही घडले अडले नडले कुठेही काही काम करायचे असेल तर गाडगे महाराज स्वतःहून पुढे यायचे. दिनांक एक फेब्रूवारी एकोणविशे पाच रोजी गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले. अनेक ठिकाणी भ्रमण केले.

कुठे कोणीही अडचणीस सापडले तर ते त्याला मदत करायचे. त्यांना मदत मदतीला धावून जातेवेळी त्यांच्याकडून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता ते आपले काम करायचे. आणि वाटेने निघून जायचे. हा त्यांचा खाक्या होता. ते सतत स्वतःजवळ एक खराटा बाळगत असे. रंजले, गांजले, दीन दुबळे, अपंग अनाथ हेच त्यांच्यासाठी देव होते. या देवातच गाडगेबाबा अधिक रमत असत. त्यांच्या डोक्यावर झिंज्या असायच्या. त्यावर खापड्याच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच. एका हातात झाडू व दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असायचा. गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित त्यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता त्यांचे उच्चातन करण्यासाठी कार्य करायचे असे हे समाजसुधारक होते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबिला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून

त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. ते म्हणायचे चोरी करू नका. सावकाराकडून कर्ज काढू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका. त्यांची बळी देऊ नका जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका हे ते आपल्या कीर्तनात नेहमी सांगायचे. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

पण ते स्वतः सांगायचे मी कोणाचा गुरू नाही. मला कोणीही शिष्य नाही. हे कायम म्हणायचे. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेत प्रामुख्याने अमरावतीत बोलली जाणाऱ्या वराडी भाषेत ते बोलायचे. संत गाडगे महाराजांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापर वेळोवेळी केला. भोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे महाराज आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान त्यांना पटवून देत. कोणत्याही गावात गेल्यानंतर त्यांनीं नाले रस्ते स्वच्छ करायला सुरुवात केली. तेथील रहिवासी स्वतः त्यांच्या कामामध्ये मदत करायचे. व संपूर्ण गाव स्वच्छ करण्यास त्यांना मदत करू लागायचं. ग्राम स्वच्छ झालेल्या अह नंतर रहिवासी त्यांना पैसे देत. तर ते ते पैसे समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्यासाठी वापरायचे. मिळालेल्या पैशातून गाडगे महाराजांनी पाण्यात शैक्षणिक संस्था धर्मशाळा रुग्णालय राणी अभयारण्य त्यांनी कीर्तनाच्या पद्धतीने वर्गही दिले. त्यांनी लोकांना साधेपणाने जीवन जगण्याचे धार्मिक कारणांसाठी प्राण्यांची कत्तल टाळण्याचे व दारू बंदिशी लढण्याचे आवाहन केले. त्यांनी कठोर परिश्रम नम्र जीवन शैली आणि गरजूंन निस्वार्थ सेवेचे महत्व पटवून दिले. त्यांनी अपंगांसाठी शाळा व निवस्थाने देखील तयार केली. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासात त्यांचे अमरावती जवळील वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ वीस डिसेंबर एकोणविशे छपन्न रोजी त्यांचे देवस्थान झाले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा त्यांनी प्रसार केला. कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुर्ष व कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

व संत संत गाडगे महाराज महाराष्ट्राला लाभले. एवढे बोलून मी गाडगे महाराजांबद्दल दोन शब्द संपवितो. धन्यवाद.

वागण्याची जी पद्धत बदलली आपण त्यापेक्षा lifestyle म्हणून जे आपली बदललेली आहे म्हणजे आपली जीवनशैली बदललेली आहे. म्हणून त्या जीवनशैलीला आपल्याला एकदम नीट बनवायच आहे. नीट वागायचं आहे. नीट खायचा आहे. नीट प्यायचा आहे. आजकाल आपण पाहतो फक्त भारतात नव्हे आपल्या शहरात नव्हे गावात नव्हे ते जगभरात जीवनशैली बदललेली आहे आणि तिची खूप मोठे आपल्याला तोटे पण पाहायला भेटले. यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचा आहे. इथून बाहेर पडून आपल्याला आपली जीवनशैली बदलून त्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवायचे आहेत जे खूप गरजेचे आहेत. या घडलेल्या बदलांमुळे आपण पुढे जाऊ शकतो आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो आपण fit राहू शकतो व स्वस्थ राहू शकतो आपण स्वस्थ राहू शकतो. त्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करायला पाहिजे हे आपल्या पासुन सुरुवात करून माणसापर्यंत प्रत्येक आपण पोचलं पाहिजे आणि त्याच्या awareness माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त आपण स्वतःवर सुद्धा त्याचा अवलंब केला पाहिजे यासाठी बरोबर आहार घेणे. रोज व्यायाम करणे, धूम्रपान टाळणे, गुटखा न खाणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या हे झाले आपल्या habits बदद्ल आपल्या इच्छे नंतर जास्त आपण जास्तीत जास्त आपलं surrounding आहे environment आहे आपला जे परिसर आहे तो ज्याप्रकारे जास्तीत जास्त एकदम स्वच्छ ठेवला पाहिजे. त्या परिसरामध्ये आपण कचरा न करता इतक्या प्रमाणात जितक्या प्रमाणात जितक स्वच्छता मानली पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपण पुढे जाऊ. हे खूप महत्त्वाचा आहे. महत्वाच्या घटना लक्षात ठेवूनच आपण या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. तर महत्वाचे हे आहे की तुम्ही जेवढं होतं तेवढं कमी प्रमाणात का होईना पण शांततेने राहिले पाहिजे. तणावमुक्त राहिले पाहिजे. अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे की तुम्हाला तणाव होईल किंवा दुसऱ्यांना तणाव होईल आणि त्या तणावापासून तुम्हाला मोठमोठे आजार पण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही तणाव पण घेतला नाही. आजकाल महिलांमध्ये पाहण्यात येते की खूप मोठ्या प्रमाणात तणाव घेतात त्याने तणाव नाही घेतला पाहिजे दुसरे example होतं की चहा चहात जास्त करून आपण ऐकले असेल की त्यात विष विष प्रमाणात हे विष असत.

या गोष्टींमुळे होतात. त्यामुळे त्याचे त्याचे पण प्रमाण घ्या पण कमी प्रमाणात घ्या त्याला सवय नका बनवू आपली त्यामुळे ती एक महत्त्वाची जीवन शैली आहे जी आपण आपलवली पाहिजे अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पूर्णपणे पारंपरिक लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे तरच पुढे जाऊन आपण गोष्ट बंद करू शकतो अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धूम्रपान किंवा तंबाखू आज कालचे बघितले तर शाळेतील मुले बघितलं तर एक dose घेण्यासाठी बाहेर जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात धुम्रपान करतात. ठीक आहे करा. पण कधीतरी करा. रोज तुम्हाला ते करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी देतात जी पेन हे पण आज काल बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जे कमी वयाचे विद्यार्थी असतात चौदा सोळा सतरा त्यांच्यात च आजकाल आजच्या जमान्यात सुरवात झाली आहे. आपण काय करू शकतो. आपण त्याला सांगू शकतो तोटा फायदा त्याचा काय आहे. ह्याच्यामुळे मग काय होऊ शकतो काय काय नाही येऊ शकत ठीक हे महत्त्वाचं आहे. तिच्यात खूप मोठा मोलाचा वाटा म्हणजे त्यांच्या family चा parents चा आहे आणि पालकांचा आहे हे काय करता तुमचं तुमच्या मुलावर लक्ष आहे. तुम्ही त्याला शिकायला पाठवले शिकायला गेला तर तो शिकायचं काम करतो. दुसऱ्या पण गोष्टी करतो. तर माझ example घ्या नाही सुटत पण आपण दुसऱ्या गोष्टी पण नाही करत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्यकत्यावर आपल्याला focus करायचं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जी आता तुम्हाला सांगितली कारण की जास्त करून नव्वद टक्के मुलंही त्यांच्या आईबापापेक्षा दूर शिकायला गेलेले असतात आणि दहा टक्क्यांपैकी पाच टक्के जवळ असून पण या गोष्टी करतात. म्हणजे यात दुर्लक्ष कोणाच तर पालकांचं. सगळ्यात मोठी भूमिका पालकांची आहे. नंतर येतो शिक्षक वर्ग कारण की शिक्षक वर्ग हा एक प्रकारचा एखाद्या विद्यार्थ्यांचा मित्र असतो. तो का मित्रा सारख्या त्याच्या कडून गोष्टी काढून घेऊ शकतो. काय बाळा काय चाललंय तू काय करतोस हे चुकीच आहे करायला नाही पाहिजे हे केल्यावर हे होतं हे केल्यावर तू हे परिणाम होऊ शकतात हे करणं चुकीच आहे कोण सांगणार पण आमचे शिक्षक आज काल स्वतःच त्या गोष्टी करतात त्यामुळे ते पोरांना काही सांगू शकत नाहीत. हे महत्त्वाच तर जग कुठे चाललंय. आता या गोष्टीला बदलायचे आपल्याला आपल्या lifestyle मध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल आणायचे आणि देशाला सुधरवायचे. जी गोष्ट आपण बसून करू शकतो ती आपण झोपून का करतो का? आपण एवढ आळशी का बनतोय. आणि कोणामुळे बनतोय. का? आपण चालत जाऊ शकतो तिथे आपण गाड्या बघून जातोय आपण व्यायाम करून ज्या गोष्टी करू शकतो आपण दोन हजार रुपये महिन्याला घालून का पोहायला जातोय. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग तुम्ही कोणती जीवनशैली घ्या. आत्मसात करतात हे पण खूप त्यांना गरजेचं आहे. का त्यांनी आई बापाचा पैसा वाया घालायचे ते दहा रुपये तुम्ही गरिबांना वाटा. दहा रुपयाची ती एक सिगरेट हे महत्त्वाच आहे कारण की या गोष्टीत आपल्याला जेव्हा आपण विचारून जेव्हा आपण confirm करतो तेव्हा कुठे जाऊन आपण कोळी हेच महान तिच्याविषयी आपण जाऊ नाही महान पणा नाही पाहिजे पण असं पण नाही जेथे तुम्ही सोडा तरी भटका आजच्या जे जीवनशैलीमध्ये धूम्रपान असो किंवा महे मध्य पियायचा जो विषय खूप गांभीर्यानं बनलेलं आहे काय होत नाही याच्यामुळे तर होतात ना त्याच्यावर कोण म्हणतं फक्त कुत्र्यामुळं accident होत या गोष्टी सुद्धा accident होता अहो भडामच्या भडाम नाक्यामध्ये येतात आणि गाडी चालवतेत उलटणार नाहीतर काय पलटणार

आणि सगळ्यात महत्वाचे आहे ह्याला एक कारण आहे कि corruptioncorruption आणि शेठ मिळून एक खूप मोठा रोग आहे जो आपल्याला लागलेलाय तेव्हा जेव्हा जीवनशैली बदलतो तेव्हा corruption आपोआप थांबलं.

बघा एक भेलसाठी एक रगड्यासाठी काय होत त्या भेल पाव आणि रगड्या, वडापाव आणि त्या समोस्यामध्ये ह्या आपल्या चपाती भाजी पालेभाज्यांमध्ये अहो ते कारस्तव तुम्ही त्या चाळीस रुपयाची फळ घ्या हो सफरचंद खा. द्राक्षे खा.

म्हणजे बाकी सगळं असंच फालतूपणा आहे त्याच्या त्यामुळे माझ एक मत आहे आणि जगाला पण हे सांगायचा प्रयत्न आहे जीवन शैली तुम्ही आज तुमची जीवनशैली बदला. मी लिहून देतो तुमच एक वर्ष वाढलं. तुम्ही जितक feet राहालं तेवढं तुम्ही जगण्याच जास्त हे राहाल मला तुम्ही म्हणताना जगून काय करायचं आहे पुन्हा जीवनात problem होता सगळ्यांच्या जीवनात problem problem शिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय problem नाही एक प्रकारे देवाने दिलेली देणगी आहे तर त्याला तुम्ही नाकारू शकत नाही पण जेव्हा दीवाने ते चे दिल्या नाही हे भी तुम्ही येणार आहेत का रात्री एक सकाळी एक रात्री एक सकाळी एक रात्री एक सकाळी एक आज नुसतं बुवा म्हणजे करायचं ते करा करू भी नाही शकत limit मध्ये करा दिवस पुनमेला कधीतरी घेत जा. जर तुम्ही daily घेता म्हणजे तुम्ही स्वतः च जठार पूर्ण फाडून टाकताय. कुठून संमती पूर्णा राडा राडा करून टाकत आहे ते नाही करायचं ना आपल्याला ते तर बदलायचं त्यांनी काय होणार आहे तुम्ही जाणार तुमच्यावर depend असणारी तुमची family मग family रस्त्यावर येणार. आणि family ची लागणार लागणार तुम्ही वर गेलात तुम्हाला काय तुम्हाला तिकडं काय नाही ह्या मुलाची आहे असं नाही कि तुम्ही त्यात तुम्ही तात्पर्य याने झालं संपलं नाही पुढचा तासभर ठेवावा लागेल आधी लय अवघड त्या त्यामुळं जितकं होईल तितका तुम्ही स्वतः चौकशी करताना तुमच्या गावात पाच लोकांना आले ते नाव होतं येतच ना आपल्या आपल्या हातात एवढा आहे की आपण आपल्या मित्राला थांबू शकतो आहे चुकीच आहे बरं का म्हणजे भाऊ पंधरा दिवस काहीतरी सोळाव्या दिवशी आपण ठीक आहे आपण काय नाही पुन्हा आपण म्हणतो भाऊ हे चूक मग मग तो पंधरा दिवस खाणार नाही मग सोळाव्या दिवशी आपण काही म्हणून

आरोग्य वाचवा. निरोगी राहा. आजारांपासून दूर राहा आणि स्वतःला या आजारापासून वाचवा. तरच जाऊन पुढे कुठे तुम्ही देश पुढे जाऊ शकत तुमचं जग पुढे जाऊ शकत त्यामुळं आपला एकच निर्णय आतापासून आपल्याला जीवनशैली बदलायचे आणि भारी जीवनशैली आत्मसात करून एकदम निरोगी रहायचे आणि मनमुक्त व्हायचंय त्यामुळे जीवनशैलीवर लक्ष focus करून जीवनशैली पूर्णपणे पार पाडा. यावर एकच म्हणणं जीवनशैली बदला. बरं कसा आहेस आकाश? ठीक ठाक ना? मी काय हो.

काय? इंटरनेटचा वापर करते का नाही? सोशल मीडियात.

सोशल मीडिया तर आता म्हणजे भरपूर चालतच आहे. खूपच चालत आहे. सगळं शॉपिंग, बिपिंग म्हणून नाही.